हो ना! एकदम बरोब्बर ऐकलंयस तू. कारण सध्याचं सांगितलं सांगायचं झालं तर त्यांचं सर्वात जे अं मोठ्ठं, वयाने मोठ्ठं जे आहे ते आता तो गेला त्याच्या military मध्ये. त्याची military ची service असते. म मग आता येणाऱ्या दीड वर्षासाठी सैनिक म्हणून काम करणार आहे. तर already असं estimate निघालंय की त्यांच्या आर्थिक परिस्थितीत खूप मोठा प्रभाव पडणार आहे. कारण त्यांची वेळोवेळी concerts ते सगळं असतं ना. त्यांच्या असतात, त्यांच्या concerts असतात. fan basis असतात. आता सगळं ते जे आहे ते पुढच्या तीन वर्षांसाठी स्तब्ध झालेलं आहे. तर त्यांचा असा आहे की त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा नक्कीच प्रभाव पडणार आहे. ते आपल्याला बघायला पण भेटेलच.

चांगलंय. कारण जेव्हा मी एवढं ऐकलं ना सगळीकडे, की UN मध्ये दिसतायत आणि अमेरिकेच्या खूप मोठ्या shows मध्ये येतायत. कारण मी खूप सारे American shows follow करते. आणि मग मी बघितलं की हे मुलांसारखे दिसतात, एकतर खूप गोरे गोरे असतात. आणि छोटे वाटतात वयाने. आणि त्यांनी स सुरुवात पण खूपच छोट्याशा वयामधून केली आणि आज एवढे मोठे झालेत. आणि मग मी काही त्याचे गाणे ऐकलेत. जे English मध्ये त्यांनी अं बनवलेत. अं मागच्या एक-दोन वर्षात. आणि मला खूप असं वाटलं की एक positive एकदम प्रसन्नता वाटते गाणे ऐकून त्यांचे.

अं हो, बटर, डायनामाईट. पण मला असं मी मग जास्त आता त्यांना थोडे दिवस झाले जास्त follow करतेय. तर मला असं सर्वात जास्त आवडलं ब्लड, स्वेट अँड टीअर्स म्हणून आहे, तो मला खूप आवडला.

इतकं मनोरंजन तर होतोच, पण जो त्यांचा मुद्दा सांगायचा जो हे असतो ना ते खूपच असं असतं की तुमच्या मनावर आणि डोक्यावर एक प्रमाण सोडून जातं. तर ते असं तर तू तुमच्या डोक्यातून ते लवकर जाऊ शकत नाही असं मला वाटलं. आणि मी एवढं जास्त काही music ऐकत नाही. असंच मी इकडे तिकडे कुठे इंस्टावर बघितलं किंवा फेसबुकवर बघितलं. तर मी नुसतं जाऊन ऐकून, असं check करून सोडत असते. असं काही नाही. काय होतं की ह्या group चं थोडसं माझ्या डोक्यावर प्रभाव झालं म्हणून मी recently त्यांना असं follow करायचं start केलं. पण अशे काही प्रश्न आहेत त्यांना तू एवढं तीन वर्षांपासून folow करतेयस, तीन चार वर्षांपासून. अं विचारू ते का मी? हे BTS

असं english चे नुसते तीन alphabets च आहेत. BTS हे नाव कसं पडलं? हो ना. अं बी BTS म्हणजे बंगटन सोनीओन्डन म्हणजे हे त्यांचं

कारण अं english मध्ये, म्हणजे मध्ये BTS म्हणजे behind the scene असं असतं ना. BTS clicks वगैरे असतात. मी म्हटलं यांनी असं का नाव ठेवलं आहे?

तो तुम्हाला माहित आहे की korean भाषेमध्ये याचं अं असं काहीतरी असेल. म्हणजे सगळ्या मागं यांचा किती विचार आहे. चांगलंय. म्हणजे खूप कल्पनाच त्यांची वेगळी असते ना!

चांगलं वाटतं गं! मनाला शांती भेटते त्यांचे गाणे ऐकून. नाहीतर काय! आणि आता तर ते ज्या level वर आहेत. म्हणजे आता ते फक्त एक एखाद्या country चे, एखाद्या देशातलं एक boy पण नाहीत. म्हणजे त्यांची position आता खूप मोठी झालेली आहे. आणि त्यांच्यावर आता खूप जबाबदारी आहे त्यांच्या देशाची. कारण ते आता आंतरराष्ट्रीय level वर त्यांच्या देशाला represent करत आहेत. आणि नक्कीच ते खूप चांगले कार्य करीत आहात. आणि तू आता म्हटली ना, सगळ्यात मोठा तीस वर्षाचा आहे. म्हणजे सगळेच पंचवीस-सत्तावीस अशा व वयाचे आहेत.

असं आहे की, जसं मोठे मोठे groups होते, वन डिरेक्शन म्हटलं किंवा ओल्ड प्ले म्हटलं.

अचानकच मी काही दिवसांसाठी ऐकलं. आणि news म्हणजे, news मध्ये तर मी बघतच होते की, ग्रॅमीमध्ये nominate झाले. आणि काय ते, कुठे American awards मध्ये हे चालू होतं.

कारण west मध्ये जे आपलं western culture आहे, एवढ्या easily कोणालाही घेत नाही आत. की तिथे एक चांगले artist आहेत. पण खूप कठीण आहे तिथे आपली एक झलक

हे तर तू बरोबरच बोललीस. कारण जेव्हा यांचं debut देखील झालेलं नव्हतं, तेव्हा त्यांचं म्हणजे जे सर्वात जे लहान आहे वया हिशोबाने तर ते म्हणजे आणि तो फक्त बारा तेरा वर्षाचं होतं, जेव्हा त्याने ठाणले की त्याला काही तरी वेगळं करायचं आहे या क्षेत्रात. बघ की त्याचं सगळं बालपणच यात गेलं. struggle ते hard work यातच गेलं. हे आठवणीत पण करायला मला आठवेना. म्हणजे मी जरी विचार केला की मी बाराची असताना मी काय केलं, काय नाही केलं. काही अजून करायला पाहिजे होतं, मला आठवे नाही. आपण लोकं, म्हणजे आहेत, south koreans खूप कष्टाळू आहेत ते तर माहितीये, ते तर japanese आणि chinese लोकांसारखे. आपण काही कमी नाहीओत तसं. हो ना! आणि आता बघ ना या बी काय बोलत होती तू?

यावरूनच आपल्याला कळतं, की कसं Economy वर impact झाला आहे. त्यांच्यामुळं आणि त्यांच्यासारख्या अजून दुसरे जे boy bands असतील तिथं किंवा girl bands असतील त्यांच्यामुळंच हे आपल्याकडच्या देशांना उत्सुकता आहे त्यांच्याबाबत. त्यामुळंच तिथलं tourism वाढत असेल असं वाटायलंय मला. कारण tourism मधून पण खूप पैसा येतो ना. देशाच्या economy ला तो खूप boost करतो.

हो ना! मला देखील वाटतंय की कधी मी पैशे कम कमवू, जेवढे कमवू, लाखात कमवू की मी पण एक दिवस चक्क तिथं जाऊन त्या big hit Entertainment hip industry ला भेट देऊ, तिथं फिरू, ते देखील माझं स्वप्नच आहे. fan च्या नादीमध्ये असं काहीतरी विचित्र मी करायचं की स्वतःला व्हायला पाहिजे. काही पण पण सांभाळून कर. असं मला पण कळतंय आहे की तू पण खूप मोठी अशी army आहेस. मला असं वाटायलंय की मी पण एक बनतेय. ठीक आहे! पण तरीही त्यांच्यासारखी काही चूक करू नको, की भेटायचंय BTS ला. त्यांनी काय आपलीच वाट बघत बसायलेत. आणि आपण निघालोय इथून

पैसे नाहीयेत खिशात काही नाही, आणि निघालो भेटायला.

ते हेच झालं की, स्वप्न मोठी आणि अकल छोटी. पण ते पण त्याचं, काय म्हणतात, प्रेमात आहे त्यांच्या आवडत्या अं artist तर्फे. पण मला असं वाटतं की, प्रेम आणि वेडेपणा, थोडंच अंतर असतं. माहिती असायला पाहिजे, आपण काय करतोय. कशाला करतोय, उगाच phone घेतलं आणि निघालो, असं नाही करायला पाहिजे मुलांना. थोडसं चुकीचंच आहे. आई वडिलांना सांगूनच करायला पाहिजे. मी ती news ऐकली ना मला तिथंच धक्का बसला. म्हटलं हे काय आहे?

आता तुझ्याकडून BTS बद्दल एवढं

आता मला वाटतं तर मी बसते. परत त्यांची गाणी ऐकत.

मला तर प्रत्येक song ऐकल्यावर वाटतं की हे असेल माझं favourite. तसं जरी बघायचं झालं तर जे त्यांचं pure korean मध्ये जे songs असतात ते मला जास्त आवडतात. मग ते ब्लड, स्वेट अँड टीअर्स असो किंवा DNA असो. सगळं काही आवडतं मला त्यांचं.

हो आणि तू

हो. तू पण नक्कीच सगळे गाणे ऐक, आणि नक्कीच मला तू review दे, की तुला इतर गाणी पण कशी वाटली. असं काय आहे की तू एवढं त्यांचं उत्सुक उत इतकं इतकं you know करत आहेस. बघेन मी पण.

नमस्कार नमस्कार शिवांश तुम्ही कसे आहात मी खूप चांगला आहे तुम्ही कशे आहात

तर मला असं वाटत कृष्णा आज आपण marriage याने की लग्न या विषयावर आपण आज बोलू काय वाटत तुम्हाला

भरपूर गोष्ट आहे जे खूपच कमी लोकांना भेटत जीवनामध्ये काही काही लोक तर जीवनभर आयुष्यभर ते लग्न करू नाही शकत ते काय माहिती त्यांचं आजच्या तर रेखामध्ये हे नसतच तुम्हाला काय वाटत शिवांश नाही मला असं वाटत कृष्णा की लग्न म्हणजे हे दोन आत्माचं मिलन असत

तर लग्न हे खूप महत्वाचं असत हे प्रत्येकाने लग्न केलंच पाहिजे आयुष्यात एकटं राहून चालत नाही तुम्हाला काय वाटत तुम्ही जे चांगलं वाटलं अं मला पण हेच वाटत पण अं मग तुम्हाला अं कोणी आवडली आहे का तुम्ही केव्हा लग्न करणार आहे अजून माझं तर वय नाही लग्नाचं जेव्हा लग्नाचं वय येईल तेव्हा नक्की तुम्हाला पत्रिका येईल

निर्णय घेतला आहे की मी हेच वयामध्येच लग्न करणार हे बघा लग्न आपल्या हातात नाही जेव्हा केव्हा मुलगी आपल्याला भेटेल तेव्हा आपण लग्न करू आणि single राहणं पण एक वेगळी मजा आहे किंवा लग्नात राहण्यात पण एक वेगळी मजा आहे दोघ side जे आपण बघितले तर दोघ side मध्ये plus point पण आहेत आणि दोघ side मध्ये minus point पण आहे पण लग्नात थोडे plus point जास्त आहेत कारंकी आपल्याला कोणाचा तरी साथ भेटून जातो कोणाचा तरी आधार भेटतो गप्पा गोष्टी करायला माणूस भेटतो

नाही शिवांश माझं लग्न तर नाही झालं आहे पण बरच काही झालेलं आहे अं मग शिवांश तुम्हाला काय वाटत की लग्नानंतर प्रेम व्हायला पाहिजे की लग्ना पहीलेच प्रेम झालेलं पाहिजे आपल्या भारतीय संस्कृती नुसार जर बघायला गेलं तर लग्नानंतर प्रेम करायला पाहिजे असं आपल्याला आधी अशा आपल्या प्रथा होत्या ज्या की मला वाटत कुठं ना कुठं चुकीच्या होत्या कारंकी जर तुम्ही कोणत्या समोरच्या व्यक्तीला ओळखतच नाही त्याला कधी बघितलेलंच नाही त्याच्याशी कधी बोललेच नाही त्याच्या सोबत कधी संवाद तुमचा झालाच नाही अशा व्यक्तीसोबत तुम्ही लग्न कसकाय करता मी त्याच्या वर तुम्ही प्रेम कसकाय करू शकता कारंकी प्रेम हे तर खूप मोठी गोष्ट आहे व प्रेम हे कधी चेहऱ्यावरून नाही होत प्रेम हे समोरच्याच्या मनाशी होत त्याच्या हृदयाशी होत त्याच्या character शी होत प्रेम हे फक्त त्याच्या चेहऱ्या आणि शरीराचे नसत होत तर मला असं वाटत क्रिष्णा की प्रेम जे आहे ते लग्नाच्या आधी व्हायला पाहिजे आणि ज्याच्यासोबत प्रेम आहे त्याच्यासोबतच लग्न केलं पाहिजे तुम्हाला काय वाटत तुमचं आहे का कोणावर प्रेम हो शिवांश मला आहे प्रेम अं मला माझं

तुम्ही कोणाशी प्रेम केलं आहे का तुमच्या आयुष्यामध्ये आणि मग प्रेम केलेलं तर त्याच्या नंतर काय झालं तुम्ही काही निर्णय घेतलं त्या प्रेमाला पुढे वाढवण्याची हो मी निर्णय घेतला होता मी प्रेम केलं होत करतो आणि करत राहील असं माझं मत आहे पण समोरचा व्यक्ती जर आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये interested नाही आपल्या character मध्ये interested नाही तर मला वाटत समोरच्याला जबरदस्ती करणं हे बरोबर नाही आणि हे शिवांश तर कधीच करणार नाही त्यामुळे मी त्या व्यक्तीच्या मागे लागत नाही त्याला त्रास देत नाही हा थोडासा दुःख मला झालं थोडासा हृदय माझं ही दुखलं पण मला असं वाटत की मी जो निर्णय घेतला की समोरच्याला disturb नाही करू तर तो खूप चांगला निर्णय पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो क्रिष्णा ती गोष्ट अशी आहे की काही मुलं जे प्रेमात असता ते म्हणता की आम्ही प्रेमात आहे आम्ही तिच्या सोबतच लग्न करणार पण मग ते कुठे ना कुठे आपल्या partner ला cheat करता दुसऱ्या मुलगा या मुलगी सोबत तर तुम्हाला काय वाटत हे योग्य आहे का नाही नाही हे चूक तुम्ही सांगितलं ना ते दुसऱ्या partner सोबत cheat करतात ते बिल्कुलही योग्य नाही आहे ते खूपच घाण गोष्ट आहे हे लोकांना करायला नाही पाहिजे जस काही काही लोक काय करतात ज्यांना अं त्यांची सहेली भेटली नाही मैत्रीण भेटली नाही तर ते अं दुसऱ्याच ठिकाणी चालले जातात जस अमळनेर ला चालले जाता आणि तिकडे घाण प्रमाणे काही तरी गोष्ट करून मग ते हे सगळं पण चुकीचं आहे जर बघितलं गेलं तर बाकी तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर प्रश्न असा होता की जो प्रेमात आहे आणि relationship मध्ये आहे त्याने cheat करायला पाहिजे जे single आहे त्यांचं नाही विचारत आहे हो हो हो हो तुमचा चांगला प्रश्न आहे पण अं कस होत शिवांश की कधी कधी ना एक मनुष्य कधी कधी एखादी राह विसरून जातो आणि अं गलत राह मध्ये चालला जातो म्हणून अं तो ते step घेऊन घेतो आणि तो पुढे चालला जातो बाकी खूपच चुकीचं आहे त्याला अक्कल येते पुढे जाऊन जेव्हा तो चुकीचं step घेतो तर

हो बरोबर आहे तुमचं म्हणणं पण त्याला तिथं नेन्यामागे त्याच्या मित्रांचाच हात राहतो क्रिष्णा कारंकी मित्रच शेवटी राहतात जे बिघडवतात आपल्या मित्राला तर मित्रांनी असं बिघडवलं नाही पाहिजे प्रेम एकदाच होत आयुष्यात आणि लग्नही एकदाच होत एकाच व्यक्तीवर प्रेम करायचं आणि त्याच्याशीच लग्न करायचं असं माझं मत आहे

हो मला पण हेच वाटत की हो ही खूपच चुकीची गोष्ट आहे अं बाकी तुमचं काय आहे तुम्हाला कोणाशी प्रेम झालं का म्हणजे तुम्ही सांगितलं की तुम्हाला प्रेम झालं आहे पण कोणाशी झालं आहे हे पण आम्हाला सांगा हे पहा मी त्या व्यक्तीच नाव नाही घेणार कारंकी त्या व्यक्तीची मला बदनामी नाही करायची आहे आणि प्रेम प्रत्येकालाच होत या आयुष्यात आस नाहीये की कोणी

कारण कि आईच प्रेम हे खूप अनमोल असत जगामध्ये त्या प्रेमाशिवाय मोठं दुसरं कोणतंही प्रेम नसत तर मला असं वाटत की तुम्ही आधी आपल्या आई वडिलांवरती प्रेम केलं पाहिजे. आणि मग एखादी तुमच्या partner वर प्रेम केलं पाहिजे तुम्ही जर आई वडिलांशी बोलणारच नाही रोज त्यांच्याशी भेटणारच नाही कधी त्यांच्या कडे कधी जाणार नाही तर अर्थच नाही ना ज्या आईवडिलांनी तुम्हाला मोठं केलं तुम्ही जर त्यांनाच सोडता आहात तर ते कस चालेल वा वा वा वा तुम्ही अप्रतिम गोष्ट आता सांगितलं आहे माझ्या डोळ्यातून अनमोल अश्रू आले आहे आता म्हणजे तुम्ही एवढं छान गोष्टी सांगितल्या आहे की हो आई वडिलांना प्रेम करायला पाहिजे नाही पाहिजे तुमचा आवाज अडकतो आहे थोडासा हो हो येतोय

okay okay हो बरोबर पण अह काही मुलं तसे नाहीत काही मुलं चोरी करतात आपल्याच घरात गल्ल्यातून पैसे काढतील खोट बोलतील आणि खोटं बोलून बोलून पैसे घरचांचे संपवतील असं मला वाटत खूप पुण्यात अशे खूप मुलं आहेत ज्यांना मी बघतो की जे पुण्यात आहेत आणि ते पैशे घेतात आई वडिलांकडून पण शिक्षण नाही करत तर अशा मुलांना मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला पुढे जाऊन याचा त्रास होऊ शकतो तर असं करू नका आई वडिलांना मला वाटत हो अह धोंडे केशव कर्वे त्यांच्या जीवनात कसोटीचे अनेक क्षण आले बालपणी मुरु मुरुड रत्नागिरी व दापोली साताऱ्यात अह साताऱ्या सह परीक्षेसाठी चालण्याचा चालण्याचा अनाथ बालिका श्रमस्तानच्या वेळी विरोधांचा वायाशी विवाह केला त्यावेळी अपेक्षांचा अशा अनेक कसोट्यांच्या क्षणांना अन्नाची ध आह धोंडा अण्णांनी धीराचे तोंड दिले पण आता यापुढे जे ताट वाढून ठेवले होते ते अगदी वेगळ्या प्रकारचे अं वेगळ्या प्रकारे कसोटी घेणारे होते. यशश अं यशस्वी परदेश दवरे करून आलेल्या अण्णांना या वाटून घेतलेल्या अह वाढून घेतलेल्या ताटाची जराही कल्पना नव्हती किंवा असे काही होईल.

विद्यापीठाची प्रगती उत्साह वर्दनीय वर्धक नव्हती. तरीही ने येथील इमारतीतील विद्यापीठाचा कारभार चालवला होता. पुणे, मुंबई, सातारा व बेळगाव व सोलापूर येथील आजन्म सेवकांनी चालविले चालविलेल्या शाळा चांगल्याच चा आह चालल्या होत्या. आणि त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही त्या प्रमाणात वाढली होती. सर विठ्ठलदास टाकर टाकरसी यांच्या दान पत्रातील अटींप्रमाणे हिंगणे येथे हिंगणे येथे सुरू केले महिला महिला पाठशाला college एरंडवणे येथे हलविण्यात आले होते. आठव अं आठवले college शेजारी राहत होते आश्रमापासून विद्यापीठ अलगद होत अलगद झाले होते पण या विद्यापीठावर अचानक संकटाची छाया दरवळली सर विठ्ठलदास टाक अह टाकरइति यांच्यानंतर त्यांच्या विश्वासाने मूळ कराराप्रमाणे एकोणविशे तीस पर्यंत प्रतिवर्षी पंचावन्न हजार रुपये विद्यापीठाला निर्वळ अह निर्वळधनपणे दिले. लेडी प्रेम अह प्रेमलीला टाकरसी यांनी विद्यापीठाच्या कामात विद्यापीठाच्या कामात लक्ष घाल अह घाल घालीत होत्या. अह विद्यापीठ समतेच्या त्या सभासदपती सभासद ही होत्या. या आश्र अह आश्रमाची चालक या आश्रमाची चालक मंडळी आणि लेडीज ठाकरसी व त्यांचे अन्य विश्वस्त त्यांच्या मतात परस्परांबद्दल काही गैरसमज निर्माण झाले. पंचवीस फेब्रुवारी एकोणविशे बत्तीस रोजी सर ठाकर ठाकरसी यांच्या विश्वस्थाने विद्यापीठाच्या कार्यवा अह कार्यवाहीना एक पत्र लिहून आपली नाराजगी व्यक्त केली आणि विद्यापीठाच्या प्रतिवर्षी जी देणगी देण्यात येत असे ती बंद करीत आहोत असे कळविले. विश्वस्त मंडळाने ज्या अटी ज्या अटी घातल्या होत्या, त्या पूर्व पूर्ण होण्याबाबतिचे गैरसमज होते. विश्वास्तनीय आपल्या पत्रात विद्यापीठाला लिहिले होते तर विठ्ठलदास ठाकर अह ठाकरसी यांनी काही अटींवर विद्यापीठाला देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संबंधात या पत्रातून जो काही मजकूर आम्हाला कळवावा लागत आहे याबाबत आम्हाला दुःख वाटते. कोणत्या अटींवर देणगी देण्यात यावयाची होती. याची याची तुम्हाला कल्पना आहेच त्या संबंधाचे दस्तऐवजी आपल्याकडे आहोतच सर विठ्ठलदास यांनी अटी पूर्ण करता यावेत यासाठी आम्ही दहा वर्षे वाट पाहिली विद्यापीठाला हवी तेवढी संधी आम्ही दिली. अशा परिस्थितीत या अटी पूर्ण न झाल्याने माती दिले जाणारे वार्षिक अनुदान थांबविले. हे कर्तव्यच आहे. विद्यापीठाच्या हाती जे पत्र आले तेव्हा अण्णा आफ्रिकेत होते. बारा मार्च एकोनाविशे बत्तीस रोजी ते आफ्रिकेहून मुंबई बंदरात पोहोचले. तेव्हा येथेस त्यांनाही धक्कादायक वार्ता कळली. क्षणभर अण्णा सुन्न झाले पण क्षणभरच हा आपल्या कसोटीचा प्रसंग आहे हे त्यांनी तांडले. आणि आता या प्रसंगाला धीरान तोंड देऊन तोंड देऊन मार्ग कसा काढावा याबाबत शांतपणे विचार करण्यासाठी अधिक चर्चा न करता ते घरी गेले. विद्यापीठाचा आर्थिक आर्थिक स्थैर्याची नैतिक जबाबदारी प्रथम पासून

स्वतः ती अह सोडविली पाहिजे. असे त्यांनी अह मनोमन ठरविले अण्णांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर अह सहकाऱ्यांसमोर ही समस्या मांड मांडतात सर्वांनी एकमुखाने वाटेल ते सहकार्य करण्याची तयारी दाखवली त्यासाठी वेतनात कपात हा उपाय अह हा उपाय सर्वांनी मान्य केला. एवढेच नव्हे तर अं पगाराची सर्व रक्कम कर्वे यांच्या हाती ठेवून कर्वे यांनी विद्यापीठाच्या खर्चासाठी लागेल तेवढी रक्कम त्यातून द्यावी व उरलेली व उरलेली रक्कम पगार पोटी नंतर वा अह नंतर वाटावी असेही सहकारी म्हणाले आजीव सेव अं आजीव सेवकांना अह एकशेपंचवीस रुपये पगार मिळत होता. त्यांपैकी प्रत्येकी पन्नास रुपये त्यांनी अण्णांच्या हाती दिले.

तरीही अजून बऱ्याच निधीची आवश्यकता होती जनतेचे जनतेने विद्यापीठाला मदत करावी असे सर्वत्र आवाहन करण्यात आले. भारतीय महिला विद्यापीठाच्या वार्षिक खर्च त्यामुळे सुमारे सत्तर हजार रुपये होता. बहर्षी अह बहर्षी अह बहर्षी खर्च सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्या देणगीच्या व्याजातून केला जात असे. सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी ज्या अटी घातल्या होत्या त्याही महत्त्वाच्या अटी म्हणजे विद्यापीठाला सरकारी मान्यता मिळणे किंवा मूळ रकमेइतकी जनतेकडून मिळवणे ही होय विद्यापीठाचा पालकांचा हा समज झाला की ठाकरसी अं ठाकरसी यांच्या अटी व्याज देण्याला लागू नसून फक्त मुद्दल देण्यालाच लागू आहेत

अनाथ बालिकाश्रमच्या अं अनाथ बालिकाश्रमच्या सतारा अजीव अह सेवकांनी सभा भरवली संस्थेसाठी जास्तीचा स्वार्थ त्याग कसा करता येईल यावर विचार झाला आधीच या सर्वांनी पंचाहत्तर पंचाहत्तर रुपये कमी